या चित्रा मध्ये एक खूप मोठं गार्डन आहे या गार्डन मध्ये अह खूप झाडे आहे अह काही शो चे झाडे आहे.

एक मॉल आहे. या मॉल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शर्टस जैकेट ठेवलेले आहेत. टोपे ठेवलेले आहेत. हेलमेट ठेवलेले आहे.

या चित्रा मध्ये एक चपल्याचा दुकान आहे. या चपल्याच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या ब्रॅंड ची चप्पला ठेवलेल्या आहे.

काही मोकळी चप्प्ल्स बुटे ठेवलेली आहे. काही बॉक्स मध्ये चपला ठेवलेल्या आहेत. ले लेडिज शूज आहेत. न जेन्स शूज आहेत.